जावा तील बफरड्रीडर वापरून युजर इनपुट घेण्याच्या ट्युटोरियलमधे स्वागत
आपण शिकणार आहोत जावा मधे यूझर इनपुट घेणे इन्पुटस्ट्रीमरीडर आणि बफरड्रीडर विषयी
ह्यासाठी माहित असायला हवे इक्लिप्स मधे javaप्रोग्रॅम लिहून कंपाईल आणि कार्यान्वित करणे
तसेच जावा तील डाटाटाइप्स ची माहिती
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
spoken tutorialओआरजी मी येथे वापरत आहे उबुंटू व्ह 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स इदे 370 आता बफरड्रीडर विषयी जाणून घेऊ
हा क्लास इनपुट स्ट्रीम मधून आलेले टेक्स्ट वाचण्यासाठी वापरतात
ह्यात अक्षरे आणि ओळींचा अरे वाचण्यासाठी कार्यक्षम पध्दती मिळतात
बफरड्रीडर वापरण्यासाठी जावा डॉट आयओ पॅकेज कडून तीन क्लासेस आयात करावे लागतील
हे तीन क्लासेस म्हणजे आयोएक्सेप्शन इन्पुटस्ट्रीमरीडर आणि बफरड्रीडर आपण पॅकेज आणि क्लासेस आयात कसे करायचे हे पुढील पाठात जाणून घेऊ
आता इनपुट कसे घेतले जाते
यूझर कडून घेतली जाणारी सर्व इनपुट स्ट्रिंग रूपात असतात
नंतर ती योग्य डेटाटाईप मधे टाईपकास्ट किंवा रूपांतरित करतात
यूझर इनपुट घेण्याचा प्रोग्रॅम लिहिताना हे जाणून घेऊ
आता बफरड्रीडर इंप्लीमेंट करण्याचा सिंटॅक्स पाहू
एकदा तिन्ही क्लासेस आयात केले की इन्पुटस्ट्रीमरीडर चे ऑब्जेक्ट बनवावे लागेल
तसेच बफरड्रीस्डर चे ऑब्जेक्ट बनवावे लागेल
प्रोग्रॅम लिहिताना त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ
आता इक्लिप्स वर जाऊ
मी इनपुटबफरड्रीडर नावाचा क्लास आधीच उघडला आहे
javaआयओ पॅकेज आयात करून सुरूवात करू
त्यासाठी क्लास च्या आधी टाईप करा इम्पोर्ट स्पेस जावा डॉट आयओ डॉट स्टार सेमिकोलॉन
हे इन्पुटस्ट्रीमरीडर बफरड्रीडर आणि आयोएक्सेप्शन क्लासेस आयात करेल
आता मेन मेथडमधे बफरड्रीडर चा वापर करू
बफरड्रीडर ची कुठलीही मेथड वापरली तरी आयोएक्सेप्शन थ्रो करावे लागते
त्यासाठी मेन मेथड नंतर टाईप करा थ्रोज स्पेस आयोएक्सेप्शन
आता याचा अर्थ काय
जावा मधे अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाल्यास आलेल्या एरर्स ना Exceptionsम्हणतात
एक्सेप्शन एरर्स टाळण्यासाठी थ्रोज कीवर्ड वापरतात
एक्सेप्शन हॅण्डलिंग च्या वेळी हा वापरतात
एक्सेप्शन एरर येण्याची खात्री असल्यास हा वापरतात
बफरड्रीडर वापरतात तेव्हा कायम एक्सेप्शन एरर मिळते
एक्सेप्शन एरर्स टाळण्यासाठी थ्रोज आयोएक्सेप्शन वापरतात
एक्सेप्शन हॅण्डलिंग पुढील ट्युटोरियलमधे शिकू
आता इन्पुटस्ट्रीमरीडर चे ऑब्जेक्ट बनवू
त्यासाठी मेन मेथडमधे टाईप करा इन्पुटस्ट्रीमरीडर स्पेस आयएसआर इक्वाल्टो न्यू स्पेस इन्पुटस्ट्रीमरीडर पॅरेंथीसेस
पॅरेंथीसेस मधे टाईप करा सिस्टम डॉट इन आणि नंतर सेमिकोलॉन
इन्पुटस्ट्रीमरीडर हा javaमधील क्लास आपल्याला इनपुट घेण्याची परवानगी देतो
सिस्टम डॉट इन हे जावा कंपाइलर ला युजरला कीबोर्ड द्वारे इनपुट घेण्याबद्दल सांगते
सिस्टम डॉट इन ने घेतलेले इनपुट काही वेळासाठी इन्पुटस्ट्रीमरीडर च्या ऑब्जेक्ट मधे संचित केले जाते
यानंतर बफरड्रीडर चे ऑब्जेक्ट बनवू
त्यासाठी टाईप करा बफरड्रीडर स्पेस बीआर इक्वॉल टीओ न्यू स्पेस बफरड्रीडर आणि नंतर पॅरेंथीसेस
पॅरेंथीसेस मधे इन्पुटस्ट्रीमरीडर चे ऑब्जेक्ट म्हणजेच isrटाईप करा
आता आयएसआर हे फक्त युजर कडून इनपुट घेण्यास मदत करते
बफरड्रीडर ऑब्जेक्ट मधे व्हॅल्यू संचित करण्यास बफरड्रीडर मदत करतो
आयएसआर ती व्हॅल्यू संचित करण्यासाठी बफरड्रीडर ऑब्जेक्ट कडे पास करते
आता युजरकडून इनपुट घेण्यास सुरूवात करू
प्रथम युजरला स्ट्रिंग एंटर करण्यास सांगू
त्यासाठी स्ट्रिंग टाइप चे व्हेरिएबल बनवू
टाईप करा स्ट्रिंग स्पेस एसटीआर सेमिकोलॉन आता युजरला त्याचे नाव एंटर करायला सांगू
त्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे Enter यूर नामे आणि नंतर सेमिकोलॉन
स्ट्रिंग म्हणून इनपुट घेण्यासाठी टाईप करा एसटीआर इक्वॉल टीओ बीआर डॉट रीडलाईन पॅरेंथीसेस आणि सेमिकोलॉन
रीडलाईन मेथॉड युजरचे इनपुट वाचेल
आता इनपुट म्हणून इंटिजर घेण्यासाठी इंट टाईपचा व्हेरिएबल बनवू
टाईप करा इंट स्पेस न् सेमिकोलॉन
युजरला त्याचे वय एंटर करायला सांगू
त्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे Enter यूर अगे सेमिकोलॉन
इनपुट घेण्यासाठी स्ट्रिंग टाईपचे एसटीआर1 नावाचे आणखी एक व्हेरिएबल बनवू
आता स्ट्रिंग म्हणून घेण्यासाठी टाईप करा एसटीआर1 इक्वॉल टीओ बीआर डॉट रीडलाईन पॅरेंथीसेस आणि सेमिकोलॉन
ते इंटिजर डेटाटाईपमधे रूपांतरित करण्यासाठी टाईप करा न् इक्वॉल टीओ इंटिजर विथ कॅपिटल आय डॉट पार्सिंट कॅपिटल Iकंसात एसटीआर1 सेमिकोलॉन इंटिजर हा क्लास आहे आणि पार्सिंट ही त्याची मेथड आहे
ही मेथड कंसात पास केलेली आर्ग्युमेंट इंटिजर मधे रूपांतरित करेल
आता नामे आणि अगे साठी आऊटपुट दाखवू
त्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल quotesमधे ठे नामे इस प्लस एसटीआर सेमिकोलॉन
पुढील ओळीवर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं ठे एजेस प्लस न् आणि नंतरsemicolon
Ctrl स् ने फाईल सेव्ह करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी कंट्रोल एफ11 दाबा
आऊटपुटमधे Enter यूर नामे दिसेल
मी रामू नाव टाईप करून एंटर दाबते
Enter यूर अगे असे दिसेल
20 टाईप करून एंटर दाबा
असे आऊटपुट दिसेल ठे नामे इस रामू आणि ठे अगे इस 20
अशाप्रकारे युजर कडून इनपुट घेतले
आपण शिकलो इन्पुटस्ट्रीमरीडर बद्दल बफरड्रीडर बद्दल आणि स्ट्रिंग मधून संबंधित डेटाटाईप मधे रूपांतिरत करणे
असाईनमेंट
युजरकडून फ्लोट बायट आणि कॅरेक्टर इनपुट घेऊन आऊटपुट दाखवा
तसेच इनपुट म्हणून एखादी संख्या घेऊन त्याला 3 ने भागा आणि कन्सोल वर आऊटपुट दाखवा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद